पाणी पण एकदम मस्त दिसतय तिथल निळ निळ.

हे एक रोड चं काम चालू आहे वाटतं.

बेंचेस वगैरेत बसलेत वरती मस्त.

गेट मस्त दिसतोय मरुन कलर चा आहे.

काशमीनाथ भगवान दी जैन मंदिर आहे. जैन लोकांच मंदिर आहे हे.

पी.ओ.पी. ची लायटिंग पण आहे.

सगळ काही आहे ऑइल दिसतंय.

मस्त दिसायला लागलंय वातावरण ते --